इथं खूप मोठ्या फ्लॅट आहे. फ्लॅट च्या खाली--

त्या म दिसत आहेत आणि त्या अ जे_सी_बी ने ख दोन जे_सी_बी ने खोदकाम सुरु काम सु--

त्या हॉटेलचे नाव सहयोग आहे तिथं --

इथे मोठी बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंग मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाईट आहेत.

इथं टेबल दिसत आहे आणि मोठ्या मासर्या--

आणि खूप वे वेटर दि वेटर दिसत आहेत .

खूप खुर्च्या टेबल लागलेले आहेत.

इथ मोठा तळा दिसत आहे अ तळाच्या बाजूले वेगवेगळ्या प्रकारचे मंदिर दिसत आहे.

इथे हॅपी बर्थडे लिहिलं आहे आणि वेगवेळ्या रंगाचे --

अ कौलांची लांब सरई दिसत आहे आणि त्या सरईच्या मागे--

इथे मोठी बिल्डींग आहे त्या बिल्डींगला केलेली आहे आणि त्या बिल्डींगच्या बाजूला मोठा परिसर आहे.

आणि तिथं पांढरे बॉक्स दिसत आहेत .

ज्यामच जाम आहे जांभळीच्या आजूबाजूला.

दिसत आहेत आणि फुलांचे पण झाडं दिसत आहेत.

त्यांच्या बाजूला झाडे आहेत.